या शॉप मध्ये आपल्याला एक काउंटर सुद्धा पाहायला मिळतय काउंटर च्या शेजारी एक खुर्ची व टेबल ठेवला गेला --

एका व्यक्तीने काळ्या कलर चे जॅकेट घातलेले आहे तर दुसऱ्या व्यक्तीने--

रोडच्या दोन्ही बाजूंना विटांचे ब्लॉक लावले गेले आहे.

मार्केट मध्ये काही व्यक्ती फुले विकताना सुद्धा दिसत आहेत समोरून एक व्यक्ती येत आहे त्याच्या खांद्यावरती बॅग --

पहायला मिळतात व आपल्याला इथे एक टेबल सुद्धा दिसत आहे त्याचा कलर पोपटी कलर आहे.

हे चित्र एका ऑफिसचे ऑफिसमध्ये तीन खुर्च्या पाहायला मिळत आहे त्याचा कलर काळा आ--

समोर आपल्याला एक दरवाजा दिसत आहे त्याचा कलर ग्रे कलर आहे.

व ग्राउंड च्या बाजूला काही घरे सुद्धा आपल्याला दिसत --

झाडे सुद्धा दिसत आहे व कुंड्यांमध्ये झाडे दिसत आहेत.

पाठीमागे एक हॉल असल्यासारखे आपल्याला पाहायला मि--

मंदिरच्या शिडीवरती एक लाल कलर चे कापड आपल्याला पाहायला मिळतात एका व्यक्तीने पिवळ्या कलर चा टी-शर्ट आपल्याला पाहायला मिळतात.

शॉप च्या बाहेरच्या साईड ला महिलांचे पोस्टर लावले गेले आहे.

शॉप मध्ये काही वेगळया प्रकारचे इलेक्ट्रिक वस्तू ठेवले गेले आहेत.

घराच्या भिंतीचा कलर पांढरा असे आहे असे आपल्याला वाटत आहे.

गेट चा कलर काळा आहे गेट च्या बाजूला कंपाउंड सुद्धा आपल्याला दिसत आहे.

या चित्रामध्ये आपल्याला एक मोठी बिल्डिंग पहायला मिळत आहे.

त्या बोर्ड पेन्सिल वलसाड टेलिफोन एक्सचेंज असे लिहिले गेले आहेत.

एका कारचा कलर ब्लॅक आहे व एका कारचा कलर चॉकलेटी कलर असा आहे.

एका व्यक्तीच्या खांद्यावरती टॉवेल आहे टॉवेलचा कलर निळा आहे.

गेट च्या वरती एक बोर्ड लावलेला आहे बोर्ड वरती वल्लभ आश्रम असं लिहिले गेलेलं आहे.

या चित्रामध्ये आपल्याला असं दिसत आहे की कंट्रक्शन चे काम चालू आहे हा --